त्याची व्यवस्थित पूजा अर्चा चालूए दोन खांब तीन खांब दिसताते बाजूनी इथ काहीतरी त्यांनी लिहिलंय सूचना लोकांसाठी--

ह्यात एक इस्त्रीचे कपडे केलेले इस्त्रीवाल्याने ठेवलेले दिसताते खूप व्यवस्थित त्याने ते कपाट केलय या साइडला देवांचे फोटो ठेवलेत.

ह्यात एक हत्ती दिसतोय जो कि खूप मोठा अं हाये आणि तो--